पण त्या पेक्षा फोनस येणार नाही जाऊदे येऊन ओप मंदल भरून. भाऊ आल लय न्यान आल

मला तरी काय मिळेल रे बाबा मला त्याच व्याप जर आलेल असलेल त मी किती लाजून.

का मनला? तुया गावतल पोरग नाही का एखादं इथं.

असय का? आमला स्टॅमिना विकत येते तुझ्या. बघते

तू दहावीला किती टक्के आहेत तुला. ईचारू बी नको इतक भयानक मला.

आह

हम्म कमिस असते. ईचार केल्यावर मला नव्वद मनल तुला. अंशी सत्यांशी असते.

गेलात का सकाळी तू कॉपी देली न कॉपी तरी इतके पडणार नाही तुला. सांगू नग कोणाला.

अत्ठावन भाग्याला आहेत भाग्याला अत्ठावन मला नव्वद आहेत. गेल्ता का सकाळी तू तुला अत्ठावन तू ग बस तुला माहिती का मला माहिती आहे. तुले किती त

तुला किती त सांग न राव

तू आता बोललील मणून काय आय पोर त काही नाही आता ज्यास्त त ज्यास्तेच मला च्या आईला आता वरचे पोर बोलू नाही इथ चल त्याबीत्याने कॉल कटीला तर डबल दहा मिनिटं वाढवतील. अं कट कर मंग खरच करीन हा

यायला घरी बी जाऊन काय करायचंय

एडया भोकाच आहेत की हाकलुन दिल मिटल गुगलवाले आपल्याला.

हे खातील ते हे पाचशे पाचशे घे पण जा हम्म पाचशे पाचशे भरते पाचशे जमा आहेत का? काही नाही आठ मिनिटं झालेत भाया साडेआठ मिनिटं रे आठ नाही

नऊ मिनिटं झाले नऊ नऊ झाले बाबा दहा ला कट करायचं आहे का? जा आता मी स्टॉप करतो इकड

नको रे जाऊ आता फक्त दहा मिनिटं राहिले. तू बसतर

ई तिकड पाऊसस करते इकड सगळ होऊन जाईन न खाली वर.

नाही रे बाबा काही नाही तसच असते ते आवाज काही तरी हून

एक दोन मिनिटं लागत नाही समजा कॉल चालुस कॉल चालुस ठेवला ना

कॉल ठेवला न आत मंदी गेल्यावर नाही बाबा रे रेंज राहत नाही हे आपुन

काय अवतारल तू उग जास्तीची नको करु दहा मिनिटं राहिलेत बघ बत आहेस पण ही नी असं करूघरी कवा

तेकी नाही रस्ते नाही दत्त्या आता काही वाटत नाही तरी तो करून घेन.

सामान पिशवी का बरं

ती पिशवी कुठ असत म्हणलं तांबड पिशवी.

आपल्या किचनमध्यीस असत. आपल्या तांबड्या आणि पांढऱ्या आपल्या किचनमधी

हा तांबड्या तांबड्या आहे आपला जो भारत देश आपला. भारताच्या देशाला जी मिल्ट्री

कस हाय कृष्ठ ते संशोघ्या बर बर आहे.

ज्या पाहिजे त्या पेशी आहे आपल्या शरीराच्या.

तुले एखाद्याच चोरून चोरून वेड लागले. म्हणजे सवय मोडतात नाय आपल्याला सवय मोडायला काही हे नाही. सवय मोडता येत नाही म्हणलं एक, दोन, तीन.

पण लवकर होत नाही न ताबा या गोष्टीवर

नाहीतर लय अवघड हो जाईन. हम्म त्यांना पण कळायले पाहिजे न काही गोष्टी चांगल्या आय काही गोष्टी खात्याबर

तुमचा आवाज बारीक आहे राव थोडा मोठा काढा बरं बर का झोपू बर का?

एखादा विस्की चालला.

आह

पण त्यांना काही येवढा त्रास सहन होत नाही.

का रे इटनचाय तांबडया पिशवीत असतात.

मंग ते तांबडया पिशवीत कसा आहे ना वेस्ट

हा मुळव्याध कशामुळ होतो. मुळव्याध त अं तिखटामुळं तिखट

तिखट मुळे जास्त गरम हवेमध्ये आल्यावर होत का? नाही एका ठिकाणी कंटिन्यू बसल्यावर हा हा थेस थे ठिकाणी जास्त गरम ठिकाणी बसल्यावर. तुम्हाला झोबती समजा कॅन्टीनु

मला म्हणजे मुळव्याध त ज्यास्त आहे त्याची बी तीस ते प्र राहतात.

भगंदर आणि फिशर सतत तीन प्रकारातल स्वतःच्या प्रकार अं काही लोक असे आहेत लोक आहे. तिखट पण खत नाही.

आणि आपल्याला सध्या कसं माहिती आहे का?

अस झाल वाडा पाव झाल पाणीपुरी झाल्या बाहेरचे बाहेरचे वस्तु न

ते चिवलेल च पेट्रोल आहे हे खायची वस्तु पडली.

पांडरा रंग ब अं गडीवर टाका

अस वाटत तोंडाल पानी सुटत खाऊस्या वाटत न चांगली गोस्ट नाही न ती खायला. अरे वडा पाव म्हणजे एक व्यसन असत.

ते बेसन च भाव काय आहे माहिती का?

हरभऱ्याची डाळ येणा